Hi maam.

"आह education अं म्हणजे अं तुम्हाला तर माहितीच आहे अब education किती महत्वाच आहे आपल्यासाठी तर अं त्यातल्या त्यात मूलींच शिक्षण हे जास्त महत्वाचं आहे. "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

अं बरोबर आहे अं तुम्ही जस म्हणल्या की मुलींना आत्ता आणखीन पण शिक्षणासाठी बंद आहे बंदी आहे आता कितीपन आपण अस म्हणल की law बदलले किंवा सरकारने नियम बदलले किंवा आपण आठराच्या म्हणजे मुलींच वय अठरा व्हायच्या आधी लग्न करू शकत नाही म्हणजे बालविवाह करू शकत नाही पण ते तेतर आणखीन चालू पण आहे म्हणून मला अस वाटत की सगळ्यांना compulsory education घेण खूप महत्त्वाच आहे जेव्हा आपन education घेईन तेव्हाच लोकांना अं ते मुलींच वय अठरा पाहिजे मुलांच वय एक एकवीस पाहिजे ह्या गोष्टी माहिती होईल ह्या गोष्टी पन education मुळ खूप परिणाम होतो जर आपल education जर त्यांनी घेतल आसन जस की आपण खेड्याकडे बघितल गेल बघायला गेल तर खेड्यामद्धे जास्त लोक education घेत नाहीत किंवा शेती वर करण्यात जास्त भर देतात पहिले खूप जास्त तसं होतं पण आता आता त्याच प्रमाण कामी झालंय पण अं पाहिजे तेवढं कमी नाही झालंय ते प्रमाण आणखीन चालूच आहे आणखीन पण खूप जास्त म्हणजे बालविवाह होतोय कारणकी कधीकधी काय वाटतंय कोणाकोणाला अं कोणत्या कोणत्या पालकाला तीन किंवा चार मुली आसन तर अस वाटत त्यांना की आपण एका एका मुलीचं लग्न करून टाकलं तर मग आपण मोकळं होऊ किंवा आपल्याला कुठल tension येणार नाही असं मला अं त्यांना वाटत त्यामुळं मला अस वाटत की education घेण खूप महत्त्वाचं आहे आणि जर मुलींना मुलींनी education वेगेरे घेतल job वेगेरे कराय केला तर त्यांच्यासाठी पण खूप फायद्याचं आणि आपण अस पण म्हणतो की एक मुलगी

हो तुमचं बरोबर आहे जसं तुम्ही म्हणल्या होत्या की अं पहिल्या लोकांना हे महितच होत नव्हतं की बाल विवाह करणं अं म्हणजे करू नये किंवा मुलींच अं अठरा च्या पुढं लग्न म्हणजे अठरा वर्षाच्या पुढंच लग्न केलं पाहिजे मुलांचं एकवीस वर्षे हे माहिती होण्यासाठिपण त्यांना पहिले education घेणं महत्त्वाचं आहे किंवा त्यांना हे म्हणजे हे law exist कर्तेत हे महत्त्वाचं हे माहिती आसनंच गरजेचं आहे जर त्यांना हे माहितीच नसेन तर त्यांना तरी अं म्हणजे त्यांना तरी कसं कळणार की मुलींचं एवढ्या लहानपणी लग्न नाही लवायचं जसं की पहिले याबद्दल काहीचं अं awareness नव्हती पण आता अं अं

पैसे कामावण्यासाठीच education हे महत्त्वाचं नाहीये तर प्रत्येक गोष्टी म्हणजे आपल्याला समाजात वावरण्यासाठी पण हे शिक्षण लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे कारणकी या या basic गोष्टी आहेत या basic गोष्टी प्रत्येक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 अं म्हणजे आपण शिकलोय आता दहावी pass झालोय तर आपल्याला job चं लागला पाहिजे बारावी pass झालोय तर आपल्याला job लाच लागलं पाहिजे तर फक्त पैसे कामावण्याच्या दृष्टीने नाही तर अश्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यातून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

तर मला नाही वाटत की त्या शिक्षणाचा काही फायदा होतो किंवा ते शिक्षण म्हणजे काई कामाचं आहे कारण की जर तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान असल तर ते पुस्तकी ज्ञान म्हणजे भारतामध्ये तरी खूप कमी प्रमाणात वापरलं जातं अं पुस्तकामद्धे आपल्याला अं खूप म्हणजे इतिहासातलं शिकवलं जातं जय गोष्टी आपण या जगामध्ये म्हणजे अनुभवू नाही शकत तर आपल्याला या जगात अनुभवण्यासाठी आपल्याला फक्त "basic शिकून आलो आणि आपण कसं वागलो आलो तरीकेपण ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटत तुमचं काय म्हणनं आहे? " हो बरबर आहे ma'am आप जर education घेतलं तो त्यामुळे आपल्याला "एक जे म्हणतो ना आपण official कसं वागायचं आणि ती official ethic वैगेरे असतात किंवा घरच्यांशी मोठ्यांशी कसं बोलाचं किंवा कोणाला किती respect द्यायचा किंवा कोणाला असं वाकड टिकडं किंवा उलट बोलणं"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 नाहीतर पहिले अंधश्रद्धेचं प्रमाण पण खूप जास्त होत. जर आपण म्हणजे शिक्षण व्यवस्थित घेतलं असू आणि आपण educated असू तर आपल्याला कळत कुठल्या गोष्टी खरी आहे किंवा कुठली गोष्ट या खोट्या आहेत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 तर त्या साठी पण शिक्षण खूप महत्वाचं आहे. आता तर काम जास्त online झाले आहे तर bank चे account पण online transfer वगैरे फोनेपे ऍमेझॉन पे या साठी पण आपल्याला education घेणं खूप महत्वाचं आहे या साठी पण आपण education घेतलं पाहिजे. मला असं वाटत education मध्ये तर आपण बघायला गेलं तर खूप वेगवेगळ्या field आहेत. ज्या गोष्टी आपल्या साठी योग्य आहेत आणि आपण त्या गोष्टी मध्ये comfortable आहोत त्या गोष्टी मध्ये आपण education घेतल पाहिजे असं मला वाटत. जर नुसत आपण आई वडिलांचे म्हणण्यानुसार काही पण एखादी म्हणजे engineer म्हणा किंवा doctor म्हणा तीच साठी आपण education घेतलं आणि आपल्याला interest नसेल तर मग त्या असते कामाचं नाही ना त्या मध्ये पण आपल्याला stress जास्त येतो, आपली mental health म्हणतो खराब होते stable राहत नाही

असं काही नाहीये career करायच असेल तर ते आपल्या हातात असत आपण कुठल्याही गोष्टी मध्ये career करू शकतो. असं मला वाटत जर आपल्या मध्ये जर काही वेगळे skill असतील किंवा painting

म्हणजेच career आहे असं मला वाटत नाही या मध्ये पण आपल्याला , आपल्या मनावर खूप जास्त वाईट परिणाम होतो असं मला वाटत तुम्हाला काय वाटत? हा तुम्ही जे बोलत आहे ते पण बरोबर आहे कारण कि हा ते पण आहे कि दहा ते पाच job ला गेलो आणि engineer झालो. म्हणजे engineer झालो doctor झालो तरच आपण educate झालो, तरच आपण शिकलो बाकीचं तर काय.

अं प्रत्येक इंडियन parents ला हेच वाटत असता कि त्यांचा मुलगा engineer व्हायला पाहिजे त्यांची मुलगी doctor व्हायला पाहिजे किंवा, त्यांची मुलीला government job लागला पाहिजे, त्यांच्या मुलाला government job लागला पाहिजे हे त्याच्या angle ने बरोबर आहे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 म्हणजे त्यांना हे जमत नसेल तर त्याला आपण हे शिकवलं पाहिजे ना काहीतरी, जर त्याला एखाद्या, समजा एखाद्याला game मध्ये interest आहे तर त्याला gaming मध्ये sport मध्ये career करायचय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 पण जर तुम्ही त्या गोष्टीत त्याला जाऊच दिलं नाही, नई नाही तू ते करायचंच नाही, तुला ते जमणारच नाही हे त्या parents ने ठरवण्या पेक्षा त्याने ठरवलेलं कधीपण चांगलं आहे असं मला वाटत, जो पर्यंत त्याला आपण म्हणतो तसं पाहिले तर त्यात स्वतः त्यात त्या career मध्ये गेल्याशिवाय त्याच्यातल्या कळणारच नाही ना की याच्या मध्ये काय म्हणजे loss का फायदे आहेत तोटे आहेत त्याला ते कळणारच नाही जर तुम्ही त्या side मध्ये गेलोच नाही तर असं त्याचे कारणे त्याच्यावर लोटू नाही शकत, कि तू हेच केलं पाहिजे तू तेच केलं पाहिजे त्यातून त्याचे पण नुकसान आहे त्याला जे करायचंय ते तो पण नाही करू शकनार आणि जे parents ला कारण कि आपण त्यांना तसं, कुठे , त्यातून पुढे खुप मोठा नुकसान आहे. मला असं वाटत. तसच जर आपण बघितलं तर आता सगळं online झालेलं आहे तुम्हाला तर माहीतच आहे online पण म्हणजे व online class online lecture, तर करोना पासून आपण ऐकतो की हम्म आणखी पण बरेच class आहेत जसे कि बायजु course वगरे आणखी पण online असतात ते शिकवतात तर या बद्दल तुमचा काय म्हणणं आहे हो बरोबर आहे आता तर तुम्ही आधीच म्हंटलं मुलांना ज्या मध्ये आवड आहे त्या मध्ये त्यांनी ccareer केलं पाहिजे किंवा पालकांनी पण दबाव नाही दिला पाहिजे मुलांना हेच करा, तेच करा

कारण कि आपण एखादा class जर आपण तो पुण्या किंवा मुंबई च्या class मध्ये करून शकत असू तर मग आपल्याला घर सोडून जाण्याची किंवा तो वेगळा खर्च असतो रूम चा, mess चा किंवा तिथं गेल्या मुले ज्या वाईट सवयी लागतात मुलांना लवकर त्या पण लागत नाही. तो खर्च पण वाचतो त्यामुळे पण मुलांनी मला असं वाटतंय कि online शिक्षण घेतलं पाहिजे. की जे class असतात.

फरक पडतो मला असं वाटत जर आपण योग्य प्रकारे शिक्षण घेतलं आणि योग्य प्रकारे class केले तर मला असं वाटत, education घेणं चांगलाच आहे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 त्यामुळे कधीच loss होत नाही किंवा कुठल्या गोष्टी चा loss होत नाही आपण चांगल्याच गोष्टी काहीतरी शिकू शकतो जर आपण सध्या शकतो उदाहरणार्थ आपण bank चे class केले आणि जर आपला आणि जे MPSC पण तयारी परत करू शकू, करत होतो आणि bank class पण आपण join केले तर मग आपलटला MPSC झाली तर आपण असं नाही म्हणू शकत ना की bank चे class उगाचच केले म्हणून आणि bank च्या class ची fee वाया गेली त्यातून पण मुलांना काही ना कुठल्या ना कुठल्या गोष्टी च ज्ञान प्राप्त होत मला असं वाटत ते आपण त्या दुसऱ्या job मध्ये पण

मुलींना शिक्षणासाठी एव्हडं compulsion केलं जात नाही, किंवा करू देत नाही तर तेव्हा मुली साठी पण online class खूप फायद्याचे आहेत असं मला वाटत त्यामुळे मुली स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात त्यांच्या career साठी पण खूप महत्वच आहे education असं मला वाटत तुम्हाला वाटत? हो तुमचं बरोबर आहे online class मुळे या सगळ्या गोष्टींचा खूप म्हणजे फायदा झालाय जस की

online शिक्षण म्हणजे जस आपण म्हणतो की, एका नाण्याला दोन बाजू असतात तस त्या मध्ये फायदे पण आहेत आणि खूप काही तोटे पण आहेत, मला वाटत की आता बऱ्याच विध्यार्थी आपण बघतो की online class मध्ये camera off करतात mic off करतात आणि mobile मध्ये zoom meeting चालू ठेऊन काही पण चालू असत आपलं ते लक्ष देत नाही काही नाही तर त्या मध्ये पण खूप मोठ नुकसान त्या गोष्टी मुळे. त्यात जर आपलं offline शाळा असेल तर. मुलं तस करू शकत नाही ना जर, कारण की प्रत्येक म्हणजे teacher च कस असता की last bench वरचा मुलगा पण काय करतोय यांच्याकडे शिक्षकांचं लक्ष असत, तो काय करतोय म्हणजे शाळेमध्ये बसतात का, लिहतोय का? board वर काय चालू आहे ते, त्याच लक्ष आहे का? कि झोपला मागे? तर online मध्ये तस नसत ना online मध्ये प्रत्येकच camera off असतो. किती पण सांगितलं की, camera on ठेवा, camera on ठेवा, तरी पण मुलं काय करतात camera off ठेवतात आणि mic पण mute असतो कारण कि sound येतो सगळ्यांनाच sound mix होतो त्यामुळे बोलायला पण problem होतो mute च असतो तर मुलं कुठं असतात? कधी बाहेर असतात, mobile बाहेर चालू ठेऊन meeting attend करतात. त्यांचं लक्ष नसत. काय नसत फक्त meeting attend करायची किंवा class attend करायचा म्हणून करायचा आणि, आता बरेच online paper पण घेतले जातात. आता online paper मध्ये पण प्रत्येकानी बघूनच लिहायलं कुणीच असं नाही कि ज्यांनी की मनाने लिहलय किंवा त्यांनी इमानदारी ने paper सोडवलाय कारण की, pepar online काढला होता त्यामध्ये त्यांनी अशी system ठेवायला पाहिजे होती कि प्रत्येकानी

त्याच्या मध्ये पण बराच नुकसान झालाय असं मला वाटत, तुमचं काय म्हणणं आहे? हो बरोबर आहे आपण बघितलं तेव्हा online paper दिले तेव्हा मुलं म्हंटली camera on होता पण mic off असल्या मुळे कुणी कुणी काय काय करत होत? mobile side ला ते question गूगल ला वाचन करून पण त्याचे answer शोधत होते, question paper उलट असं काढायला पाहिजे होते की गुगल ला पण त्याचे answer भेटले नाही पाहिजे म्हणजे असं पाहिजे होत पण असं नव्हतं काही, काही subject चे किंवा काही काही subject च असं पण होत की जस च्या तशी answer sheet पूर्ण एका PDF मध्ये पन्नास question चे answer होते.

पण मी ह्या वेळेला असं पण ऐकलं की आता दहावी चे paper खूप जास्त

fix होणारे, home center पण बंद होणारे ना. home center मुले पण मुलांना खूप loss होतो. कारण की home center असल्यामुळे त्याच्या college चे शिक्षक पण त्यांना cheating किंवा कॉप्या आणून देत असतात किंवा guide वगैरे नेऊन देत असतात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 त्या मुलांना कॉप्या वगैरे नेऊन देतात कवा त्यातले objective सांगतात ते, ते सरकार ने योग्य केलय की home center बंद केले या मुळे पण education वर किंवा मुलांच्या शिक्षणावर खूप छान असा परिणाम होईल आणि जर त्यांनी तर online paper नाही घेतले. हि गोष्ट छान झाली आणि असं पण ऐकलं होत की करोना परत येतोय तेव्हा पण असं ऐकलं होत की ह्या वेळेस पण दहावी बारावी चे paper पण cancel होणार आहेत पण ह्या वेळेस तस काही होत नाहीये कारण कि करोना एवढा strong आहे तो पण सगळ्यांनी ते लस घेतलेल्या असल्यामुळे त्याचा effect एवढा लवकर होत नाहीये जो आपल्या महाराष्ट्रात मध्ये करोना आणखी आलेला नाहीये त्यामुळे पण पेपर मुलांचे व्यवस्थित आणि जास्त strict होत आहेत असं मला वाटत. त्यामुळे मुलांच्या education वर जास्त परिणाम होऊ शकतो किंवा मुलांच्या छान प्रकारे किंवा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात आता तर हे पण ऐकलं होत मी कि, जी team आहे checking करणारी scoad म्हणतो आपण त्याला ते scoad पूर्ण वेळ तीन तास राहणार आहेत. प्रत्येक college वर शाळेवर जिथं जिथं paper चालू आहेत. त्यामुळे पण कॉप्या बंद होतील असं मला वाटत आणि जर तास झाला तर मुलांची चांगली योग्यता आहे शंभर पैकी शंभर mark मिळवण्याची ते पण ते पण योग्य त्यांच्या प्रमाणे तर त्यांच्या शिक्षणाचा किंवा त्यांनी जे कष्ट घेतले त्याचा योग्य उपयोग होईल मला असं वाटत तुम्हाला काय वाटत? हो बरोबर आहे तुमचं. जर म्हणजे जे लोक जे विध्यार्थी copy करतात त्यांचं मुळे बाकीचे मनाने लिहितात त्यांचं, त्या विद्यार्थ्यांचं पण खूप मोठं प्रमाणात नुकसान होत कारण की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 आणि बघून लिहीत आहेत तर याना जास्त mark पडतील तर त्यामुळे पण त्यांचा concentration हालत आणि त्या मुले पण त्यांचं मोठं नुकसान होऊ शकत तर आता मात्र सगळी कडे copy जर offline paper देतोय आपण जर copy offline online तर आपण कॉप्या मुक्त झाला पाहिजे कारण की त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्याचं पण एक दोन विद्यार्थी मुळे बाकीच्यांचं पण नुकसान होत आणि ज्यांनी मनातून अभ्यास केलाय त्यांचं पण मोठं नुकसान होत असं मला वाटत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

घायच असेल तर पुणे मुंबई सारखया ठिकाणी private चांगल्या ठिकाणी admission घायचा असेल तर आपल्याला चांगली fee भरावी लागते. दोन लाख तीन लाख आणि medical MBBS करायचं असेल तर पाच लाखाच्या पुढे fee भरावी लागते त्या साठी पण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 जे विद्यार्थी खरंच म्हणजे अभ्यास करतात खूप त्यांना चांगले पण मार्क्स पडतात एखाद्या mark मुळे एखाद्या टक्क्या मुळे त्यांचं admission करता येत नाही कारण की त्यांच्या जवळ पैसे नसतात तर यामुळे पण विद्यार्थ्यांचं भरपूर नुकसान होत असं मला वाटत कारण की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 त्यांनी असं नाही केलं पाहिजे कारण की या गोष्टी मूळच म्हणजे पुढे जाऊन तेच विध्यार्थी doctor होणार असतात आणि जर त्यांनी असं केलं तर पूर्ण समाजाला त्यामुळे धोका आहे असं वाटत तुमचं काय म्हणणं आहे? हो बरोबर आहे ma'am तुम्ही जस म्हणताय की ज्या मुलांना कमी percentage आहेत ते आणि जास्त fee भरून admission घेतात आणि आपल्या doctor जर व्हायचं असेल तर चांगले म्हणजे इमानदारी ने शिक्षण घेतलं पाहिजे किंवा जर एखाद्या जर काही नयेत नसेल तर त्याने नुसते कॉप्या देऊन पेपर लिहले तर मग त्या दुसऱ्याच्या पण जीवाला धोका होऊ शकतो या मुळे पण बाकीच्या बाबतीत पण education ला सगळ्यानी व्यवस्थित आणि छान असं complete केलं पाहिजे जर आपण चांगल्या प्रकारे complete केलं तर आपण इतर लोकांना त्रास होणार नाही मला असं वाटत आणि जर आपण असं पण होऊ शकत कधी कधी मुलं part time job करतात. बारावी नंतर शेवटपर्यंत केलं पाहिजे कारण की degree असून हे पण खूप महत्वाचं आहे degree असल्यामुळे नंतर आपल्याला चांगल्या post मिळतील आणि चांगल्या प्रकारची payment आपल्याला मिळतील भेटू शकते किंवा ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांनी बारावी नंतर education ला सध्या सरकार ने सुरवात केली education loan च पण मुलांना खूप जास्त फायदा होतो मुलांनी त्या, जे आपल्याला शिक्षणासाठी सलतीत सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत त्या चा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे असं वाटत आपण complete केलं आणि आपल्याला चांगल्या प्रकारे job लागली चांगल्या प्रकारे post वर चांगल्या company मध्ये किंवा government असेल तर ते खूप फायद्याचे आहे असं मला वाटत, त्या लोन नंतर आपण ते आपल्या job वर job चे payment पैसेतून कातून घेत असतात सरकार या मला असं वाटत कि प्रत्येक मुलाने education loan उपयोग केला पाहिजे, प्रत्येक मुलाने education घेतलं पाहिजे कारण की education घेतल्या मुळे आपल्या देशाचा आणि आपला पण सर्वांगीण विकास होऊ शकतो असं मला वाटत. ठीक आहे ma'am bye. Bye. मेहताब सिंग अंगू रंगरेसा सिंग चे पूर्ण नाव बाबा मेहताब सिंग यांचा जन्म सतराशे दहा मीरा कोट गाव

बाबा मेहताब सिंग सतराशे दहा ते सतराशे चाळीस हे मिरांपुर गावात राहणारे झणजू जमातीचे दाट

भाई मेहताब सिंग यांनी दरबार साहेब येथे जुलूम आणि मनमानी करणाऱ्या मध्ये रंगारच्या शिरछेदद करून बदला घेतला तुम्ही शीख समाजाचे सिंह होते. मस्त रंगरागचे डोके सतराव्या शतकात मुघलांनी शिखांच्या डोक्याची किंमत मोजायला सुरुवात केली आणि त्या अत्याचारांना कंटाळून सिंहांनी जंगलात वाळवंटात दरम्यामध्ये आश्रय घेतला सतराशे चाळीस मध्ये झ्हाकेर या खाणी माधयचे जानडियाडचे चौधरी म्हणून नियुक्ती केली सतराशे सत्तर मध्ये रंगणाने शिखांचे धार्मिक स्थळ असलेलया सच श्री हरमंदिर साहेब वर कब्जा केला आणि आत मनमानी सुरु केली.

तंबाखूच्या पेऱ्या सुरु केल्या आणि देशांसोबत नाचू लागला त्यामुळे मफे विरुद्धच्या संतापाच्या लाटेनें

आणि भाई सुखासिन्ग यांनी स्पेंटेंबेरला सप्टेंबर ला number बारांच्या देशात येऊन नुसते रठारचे शीर कापून भाल्याला लटकावले आणि निकाह

तडबंदी सामूच्या रूपात संध्याकाळ पर्यंत सहभानाने जुलमी राजपुत्र राजांपासून मुक्त केले.

दोन दिवसांनी मसे गंधराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लाहोर मध्ये जुलै सतराशे पंचेचाळ मध्ये त्यांना एका चाकावर शहिद करण्यात आले. सुखदसिंग कळशी भाई सुखदसिंग यांच्या जन्म तारीख बद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही त्यांच्या वंशानुसार त्यांचा जन्म सतराशे सात मध्ये

येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लधा आणि बीवी हारो होते भाई सुखसिंग हे कलशी जमातीचे दरखानसिग होते त्यांच्या भावाचे नाव लखासिंग होते भाई सुखासींग यांचे लग्न झालेले नव्हते लखासिंग विवाहित होते त्यांचे वारस अजूनही माडी कंबोडी गावात राहतात लाखसिंग देखील खालसा मध्ये सामील होते. लहानपणापासून भाई सुखसिंग यांच्या बालपणापासूनच तिच्याकडे कल होता वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी त्यांनी आई वडिलांना न सांगता अमृत घेतले आणि सिंह बनले. माहिती पडताच शाही फौज त्याला अटक करण्यासाठी गावात पोहोचली त्यामुळे तो घरी नसल्यामुळे तो वाचला. घरातील लोक घाबरले त्यांनी बेशुद्ध झालेल्या केस गांजेजे मारल्या जेव्हा सुखासिंग शुद्धीवर आला तेव्हा त्याने सुखाने मारण्यासाठी विहिरीत उडी घेतली पाणी कमी असल्याने तो वाचला त्याला घराबाहेर काढले तेव्हा तो बाहेर आला नाही जाताना एका सिंहाने आवाज एक ऐकला आणि त्या विहिरीजवळ आला त्यांनी सुखासिन्ग याना आव्हाहन दिले कि असे मरण्यापेक्ष्या शत्रूच्या गळ्यात मरा. सुखासिन्गच्या हृदयावर खोलवर परिणा परिणाम आला तो बाहेर आला काही दिवसानंतर तो गावच्या प्रमुखाच्या होडीच्या पाठलाग करून श्यामसिंगच्या पक्ष्यात समितीत आणि पुन्हा अमृत बनून तो सिंह बनला. श्रीहर मंदिर साहेबाच्या सरोवरात स्थान दिल्ली लुटल्यानंतर नादर शहाच्या सैन्याने सतराशे एकोणचाळीस मध्ये मोठ्या समाधानाने शिखांनी लुटले तो परतल्यानंतर लाहोरच्या सुभेदार झुकेरिया खान याने शिखरावर अत्याचार वाढले शाही अब्दुल रहमान याना दोन हजार सैन्यासह शाही मंदिर काबीज करण्यासाठी पाठवण्यात आले. त्याने ताब्यात घेतले आणि कडक फ़ार ठेवला ते म्हणाले की त्यांच्या स्थितीत कोणताही शीख कुंड स्नान करू शकत नाही.

तोडीसह मानासाठी सज्जन झाला तो बाकी सिंह गिरी वली दारासमोर उभे राहिले आणि अंघोळ करून नमस्कारानं करत आपल्या भेटायला आले काजी आणि त्याचा मुलगा सैन्यासह शिक्याच्या मागे लागला ते दोघेही अनेक साथीदारांसह शिख्यानी मारले. छोटा घरो घरा चे इतिहासातील पहिला मोठा रक्तरंजित घटना छोटा घरोघरा मार्च ते जुन सतराशे सेहेचाळीस मध्ये घडली या संघर्ष्याचा वेळी भाई सुख ची कहाणी वालाच्या चामबामध्ये उपस्तित होते जेव्हा वेढा लांबला तो तेव्हा एका दिवशी भाई सुखसिंहने ते दिवानला हल्ला करण्याचे आवाहन दिले. शिखांनी लखपतच्या सैन्याचे पराभव केला आणि रक्तरंजित युद्ध झाले. भाई सुखासिन्गने युक्ती काढली आणि लखपत रायच्या हत्तीला घेरले पण त्याच्या जवळ जाऊ शकले नाही. त्याच्यामुळगा हरभज राय या या खाली मुलगा लहाय खान इत्यादी लखपत लखपत रे यांच्या मदतीचा मदतीला पोहोचले जक्य सिंग हल्लू हल्लू वालिया आणि इतर अनेक सदर सरदार भाई सुखासिंगच्या यांच्या मदतीला आले हरभजराय नहार खान यांच्या कर्मबश्य मोजदार रशुल्ला नगर आणि मुक्रबखान यांच्या सारखे अनेक सेनापती शिखांनी योद्धात मारले लढाईत बाजून लढाईत बाजून चौर च्या चेंडू भाई सुखासिन्ग च्या पायाला लागला आणि त्याचा पाय मांडीपासून तुटला पण युद्धाच्या युद्धाच्या रंगात रंगलेल्या वेदांत रेंजच्या पडल्या नाहीत डल्लू घराच्या समाप्तीनंतर त्याचा पक्ष जैतोला गेला. तिथे doctor रानी त्याचे पाय बांधले आणि सहा सात महिने अंथरुणात खेळले होकार देताच त्याने पूर्वी प्रमाणाचे मारणे सुरु केले. मृत्यू अहमद शहा अफजलाच्या सैन्याशी लढताना भाई सुखासिन्ग मरण पावला हि बाब सतराशे बावन सालची आहे त्यांच्या स्मरणार्थ मादी कुम्बो गावातील युद्ध गुरुद्वारा मंदिर बांधण्यात आले आहे हरमंदिर साहिबची विवंटना

लुटले तो दरबार साहेबांच्या आत झोपायचा आणि दारू आणि हुक्का प्यायचा जेथे पाण्याचे कीर्तन व्हायचे तिथे

हम्म स्थलांतरित झाले तसे करायचे हे शिकल्याबरोबर कोणीतरी सं

बाळ चावायचे अमृतसर मधील बातम्या कांगावा जवळील तरण येथील बुळांखा सिंग हे देखील शीख होते अरे मगीराची विंट

तो बिकानेर जवळील बुद्ध जेहराला पोहोचला श्यामसिंग आणि बुधासिंग याचे गढ तिथे बसून ऐकवत होते मेळाव्याचे

त्याने विठ विठ्याचे पठण केले तेव्हा शिखांचा कड्यावर वार करण्यात आले दुष्ट शाखा श्याम खेड काढणारे वीर आहे असे आवाहन जैसलदर्यानी दिले. हे ऐकून भाई मेहताबसिंग आणि मिरांकोठीया आणि

ऑगस्ट सतराशे चाळीस रोजी भाई मेहताब सिंग मीरा कोठीया आणि भाई सुखासिंग यांनी मुस्लिमांच्या वेश धारण केला आणि पोत्यात गोणी भरली. आणि केस दाखल करण्याच्या बहाण्याने मस्था येथे पोहचले त्यांनी सी sock चामखिळायच्या पायावर फेकली मस्था होत्याकडे सरकल्या तेव्हा भाई मेहताबसिंग यांनी लगेच त्याचे डोके कापून घेत घेतले ठेवले आणि